त्यावर काही बाईच व माणसच चित्र काढलेल दिसत आहे.

काही टेबल ठेवलेले दिसत आहे काही खुर्च्या दिसत आहे एका टेबला वर बघा एक स्टील चा मग दिसत आहे पाणी भरलेला ग्ला--

एक हाराच दुकान दिसत आहे बघा काही हार अडकवलेली दिसत आहे.

पिवळ्या फुलांची लाल व पांढऱ्या फुलांची हार दिसत आहे खाली काही ट्रे आहे ट्रे मध्ये काही फूल ठेवलेली दिसत आहे.

तीन माणस दिसत आहे एका माणसाने बघा लुंगी घातलेली आहे निळ्या रंगा--

एक दुकान दिसत आहे दुकानात बघा काही पुस्तका ठेवलेली आहे व काही वह्या ठेवलेली आहे.

एक गम्सची बॉटल दिसत आहे.

एक मोठी पहाड दिसत आहे पहाडावर बघा किती छान हिरवे झाड दिसत आ--

गाडी मध्ये खुर्च्या आहे खुर्च्यांना पांढऱ्या रंगाचा कापड लावलेला दिसत आहे बाहेर बघा एक माणूस दिसत आहे टि-शर्ट घातलेला.

एक स्विमिंग पूल दिसत आहे बघा चौकोणी स्विमिंग पूल दिसत आहे.

ग्राउंड मध्ये काही छोटी छोटी हिरवे गवत दिसत आहे मोठे झाड दिसत आहे तिकडे बघा दोन छत्र्या दिसत आहे.

खाली बघा काही लोक दिसत आहे उजव्या हातावर बघा पांढरी कपडे घालून एक मुलगा व एक मुलगी दिसत आहे.

हा एक चौकोन बास्केट दिसत आहे जाळी जाळी चा कथ्या रंगाचा तो बास्केट आहे त्यामध्ये काही टमाटर ठेवलेली आहे.

एक पांढरा शर्ट घालून माणूस दिसत आहे एक काळा जॅकेट घालून माणूस दिसत आहे दोघही हात मिळवत आहे.

बघा किती छान तलाव दिसत आहे तलावा मधल पाणी बघा किती छान दिसत आहे.

एक छोटी पहाड दिसत आहे त्या पहाडीवरती पण झाड दिसत आहे आकाश बघा किती छान दिसत आहे.

त्याने बघा डोक्याला पांढरा रुमाल बांधलेला दिसत आहे तिकडे बघा एक माणूस पिवळ्या रंगाची टि-शर्ट व आकाशी रंगाची पँट घातलेली आहे.

काही खुर्च्या दिसत आहे स्टेज वर खाली बघा काही खुर्च्या ठेवली आहे.

खुर्च्या वर काही लोक बसलेली आहे कोणी डोक्यावर टोपी लावलेली आहे तर कोणिणी रुमाल बांधलेला दिसत आहे.

मागच्या बाजूला बघा पहाड दिसत आहे पुढे बघू शकता बोट दिसत आहे.

दुकानामध्ये बघा तीन माणस उभी दिसत आहे दुकानाला पांढरा लाल रंग दिसत आहे.

हे एक झोपड दिसत आहे झोपड बघा बासांनी व काड्यांनी बणलेला तो झोपडा दिसत आहे.

किती छान दिसत आहे बाई ची मूर्ती बघा लाल रंगाच ब्लाऊज घातलेल आहे व हिरव्या रंगाच पातळ आहे.

मोकळे मैदान दिसत आहे मैदानामद्धे पण झाड आणि हिरवी गवत दिसत आहे.